तीच लग्न च आता तीच लग्न च कसं करायचा हे मोठ संकट ये कारण lockdown चालू ये म्हणजे आहे but

लोक लोकसंख्या म्हणजे माणसाच्या संखे नि थोडी नं येणार

पण lockdown चा फायदा एक असा आहे कमी खर्चात कमी लोकात पूर्ण लग्न होऊन जात

पण त्रास पण तेवढाच होतोय लोकांना lockdown चा

सगळे काम च बंद ये ना ग पैसा कुठून येत च नि ये जीवाचे हाल होतायेत ना खायला प्यायला काही ना काय काही काहीच नई middle class चे पण तेवढेच हाल ये आणि middle class गरीब असो किंवा श्रीमंत तितकेच हाल ये सगळ्या चे

हो आज श्रीमंत लोक सुद्धा आज खाली येऊन गेलेले कारण त्याना पगार दयावे लागतायत म्हणजे जे त्याच्या इथे काम करणारे जे नोकर येत किंवा जे workers येत त्याना पगार द्यावे लागतो अं middle workmiddle middle माणसा सारखी होऊन गेलेली ये lockdown मुळे अजून पुढे खूप नुस्कान झालंय आमच्या इथं आम्ही पूर्ण first year offline online काढलेलं तेवढ आता आम्हला जेव्हा offline start होईल आमचं college तेव्हा आम्हला काही च समजणार नाही offline मध्ये कारण आमचं basic च online झालेलं ये हो आणि exam सुद्धा online झाल्या ना त्या मुळे examonline झाल्या तर exam ची सवय सुद्धा राहिलेली नई second year ला गेलो त कसे पेपर तेच समजत नाही.

time spend करायला भेटला खूप छान हो family सोबत time spend करायला मिळाला. तो एक plus point होता. आणि सगळे तो एक च time असा होता सगळयांना free time होता एक मेकांशी बोलायला

family सोबत आपल्यायला time मिळत नाही तो आपण lockdown मध्ये पूर्ण एक मेकांनसोबत घालवला कि असं family सोबत पते काय खेळे, carrom काय खेळे एक मेकांन सोबत छान म्हणजे जेवण वैगेरे सोबत जेवायला मिळालं सगळं छान झालं एकदम वेवस्तीत हम्म जे कधी च झालं नई ते lockdown मध्ये सगळे एकत्र येऊन गेले.

हम्म आणि lockdown मुळे सगळे आमच्या ना आम्हाला कुठे जाता येत होत ना कोणाला आपल्या कडे येता येत होत

म्हणजे एक मेकांन च्या घरी जाण च बंद होऊन गेलं होत शेजारी शेजारी शेजाच्या घरी जायच नाही त्या वेळेला अं हो हो कारण covid च्या cases खूप होत्या त्या वेळेला हो covid झाला म्हणजे माणूस गेला अंस direct म्हण होऊन गेली होती lockdown मुळे हम्म बोल lockdown मध्ये तर खूप म्हणजे आजारी पण खूप लोक पडायची त्या मुले किती आयुर्वेदी औषधी पण निगल्या होत्या हे औषध घ्या ते औषध घ्या तुला आटवत का अं आपण ती कोणती काडी घायचो ग ती अग खूप काडी घेतलेली ये ते अं गुडवेल चा काढा चा काढा हे सगळे काढे आपण घेतले होते हो त्या मुळे सुद्धा लोकांना फरक पडलेला ये

तुला तुला आठवतंय तुला आठवतंय तुझी आज्जी पण करून द्याची आणि णि आमच्या घरी माझी आजी पण करून द्याची तो काढा

हो ना बाहेरून आला का पहिले पूर्ण अंगावर sanitizer मारा त्या नंतर घरात या म घरात आल कि ते अंगा वरचे कपडे पहिले धुवायला टाका त्याला sanitized करा हा ना त्याच्यानी ना उलट खूप साऱ्या म्हणजे अं fake हे पण झाले

हो ते पण black मध्ये विकले जात होते actually आमच्या शेजारचे काका येत ना त्यानी पण black मध्ये घेतले ते कारण घ्यायला च लागले कारण कुठे भेटत नव्हते ना कुठे आमच्या समोर पण झाले ताशे एक दोन cases

लोकांन आमच्या direct gate लावून दिलेले entry च नव्हती कोणाला च हो आमच्या इथे पण same condition होती

पण एक झालं कि environment चा खूप फायदा झाला त्यात environment खूप च छान झालं म्हणजे जे environmetic changes उन्हाळा मध्ये पाऊस पडायचा हिवळ्या मध्ये पाऊस पडायचा किंवा हिवळ्या मध्ये ऊन पडायचं पावसाळ्या मध्ये ऊन पडायचं ते कमी झाले आपल्याला समजलं कि environment म्हणजे आपण environment सोबत time spend केला तेवढ्या यांच्यात

खूप जास्त आपण आपली immunity वाढवली परत daily exercise daily च हे daily routine बनून गेलं होत ते

प्रेतेक प्राण्याला आपण म्हणजे अं प्रेतेक ठिकाणी construction वैगेरे करत असतो आपले जे अं sea मधून समुद्रा मधून वैगेरे जे जहाजे जातात आपण माश्याना वैगेरे disturb करतो त्या वेळी मशे सुद्धा खुश असतील कि lockdown आलं त्यामुळे आपण खुश ये पण या lockdown मध्ये सगळ्यत जास्त नुस्कान

हो त्याच पण खूप नुस्कान झालेलं ये actually कारण ते daily चे worker येत ना त्याना daily salary वर हो शेतकऱ्याचं नुस्कान झालेलं त्या वेळेला कारण शेतकऱ्या च माल जायचा नई ना त्या वेळेस lockdown शेतकऱ्याचं पण खूप नुस्कान झालेलं ये even आपलं नुस्कान होत असून सुद्धा आपल्याला आनंद होत होता का त कारण फक्त आपलं college बंद होत म्हणून आणि आपल्याला खूप घरी राहायला भेटणार होत त्या lockdown मध्ये आपल्याला आनंद व्हायचं but लोकांना जे नुस्कान झालेलं ते आपल्याला नई काळ आपल्याला ज्या वेळेस जाणीव झाली कि लोकांना हे नुस्कान झालाय तेव्हा आपल्याला कळ कि झालेलं ये बाबा काही तरी हो ना खूप rumours पसरले होते lockdown मध्ये इकडे तिकडे या गल्लीत patient त्या गल्लीत patient इकडे ते तिकडे हे तो patient नसला हि त्याला दुसरा आजार झालेला असला तरी तो corona positive निगायचा हो हो होना

तुझे corona चे तिनी ढोस घेऊन झाले का? अं नाही first झाला second बाकी आहे तुझे हो का तू कोणती vaccine घेतली

घेतली ये मी घेतली ये and आमच्या इकडे तेव्हा coveshiled च होती कारण Covaxin मध्ये पण नंतर कोणी तरी rumours पसरवले होते हि चांगली नई असं तसं पुन्हा म्हणून आम्ही coveshil चा घेतली होती हो आम्ही पण ती च घेतली actually मी पण तीच घेतली ये म्हणजे कास असत एकदा जी घेतली ये तीच दोन वेळेस घ्यावी लागती ना next time अं हो ना हो ना हम्म हम्म हम्म हो तुला माहित ये stock market पण खूप खाली उतरून गेलं होत lockdown च्या वेळेस

अंग workers च खूप नुकसान झालं worker खूप जास्त अर्ध्या worker नि त job सोडले आणि घरी आले ते अर्ध्या worker नि त job सोडून घरी आले ते

lockdown सगळी कडे च लागलेला होता common हो ना all म्हणजे कुठेच पण lockdown मध्ये एकचांगली गोष्ट शिकायला भेटली स्वतः मध्ये काही तरी skills develop करायला chance भेटला हो मी पण drawing शिकली lockdown मध्ये actually हम्म मी पण एक language शिकली जी मला कधी ची च शिकायची होती आणि मला time भेटला मी शिकून घेतल तेवढ्या याच्यात

tv ची सवय जास्त लागली ये आपल्याला हो खूप जास्त च पण मी जास्त आमच्या घरत खूप मस्त family time spend केला आजी बाबा पण होते आणि daily games खेळायचो daily छान वेवस्तीत चालू होत हम्म सोबत जेवायचं सगळं सोबत सकाळ च जेवण सोबत रात्री च जेवण सोबत बिचारी कुठे चालेली picnic ला जाण्या ची feeling यायची हो ना starting starting ला lockdown ला हो ना starting starting ला खूप छान वाटलं कि lockdown ये आपल्याला सुट्या ये आता एक महिना पण जेव्हा ते lockdown वाढत वाढत गेलं ना तेव्हा खूप bore होयला लागला कि नको होत lockdown

lockdown मध्ये internet नि खूप साथ दिली हा सगळयांची हो internet च आपण सगळे जण होतो internet नसत त आपल्या पर्यंत कोणती च update अली नसती हो ना internet मुळे बऱ्याच म्हणजे worker चे काम वैगेरे काम सुद्धा घरून झाले engineer चे बऱ्याच engineer बऱ्याच doctor त्या वेळेस हे होऊन गेले होते त्यांना नोकरी वरून कडून दिल होत

त्याच्या नंतर पण lockdown मुळे खूप effect झालेला भरपूर लोकांना नोकरी चाली गेली होती

even आमच्या घरात सुद्धा तसंच उद्धरण होत. हो त्यात कसे निगुन गेले ते दिवस ते दिवस सहज निगाले हे एक main कि ते दिवस निगाले आता ते दिवस नाही येणार परत हो हो हो जाऊदे

अंग जास्त कोणाला त्रास होऊ नये त्याचा म्हणजे covid चा सगळे एकदम बराबर पटकन बरे होऊन जातील हे lockdown एकदा च संपव लवकरात लवकर

तर आमच्या आजी ना खूप त्रास होयचा माझ्या आजी कमीत कमी पंधरा दिवस एका room मध्ये होती. आजींना द्यावं लागायचं प्रत्येक वेळेस sanitizer वैगेरे खूप घावी लागली होती आजी ची

हो आमच्या इथे पणम्हणजे आमच्या घरात नई झालं होत कोणाला पण म ते test करायला येतात ना त्यांनी सगळ्यांना separate separate ठेवलं सांगितलं होत राह्यला separate separate रहा असं मध्ये college सुरु झालं तर तिथे सुद्धा वेगळे वेगळे instruction mask लावा त्यानंतर रोज temperature check करा आपलं खुप वेगळे वेगेळे होते नियम

even mall मध्ये पण गेलं त पहिले temperature oximeter check होयच sanitization हो आमच्या इथे पण तसंच प्रत्येक ठिकाणी

आपण first year ला घेऊन गेलो lockdown मध्ये

lockdown खूप चांगला पण गेला माझा हो lockdown हे काही गोष्टी

lockdown मुळे जनसंख्या कमी झाली

lockdown नि खूप काही शिकून दिल actually माणसाला म्हणजे माणसाला कस जगायचं हे main शिकवलं family ला पण time दयायचा जरुरी असत

हा हे मोट संकट एकदम सगळं काही शिकून गेलं lockdown च्या वेळेस मोठे मोठे business man सुद्धा family सोबत time spend करत होते जे त्याना कधी च वेळ देत नई ते सुद्धा family time दयायचे त्या वेळेला हो ना हो ना हम्म जाऊदे चल मग lockdown चा आपण फायदा उचला हम्म चालेल ठीक ये मग

नमस्कार, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे करोना संकटआणि त्याचे मानवी जीवनावर काय परिणाम झाले आहेत. तर आपण आज हयाबद्दल माहिती बघणार आहोत. दोन हजार एकोणीसच्या उत्तरार्धात उद्धभवलेल्या कोविड nineteen ह्या साथीच्या रोगाचा मानवी जीवनावर अनेक प्रकारे खोलवर परिणाम झाला आहे. आरोग्यापासून ते सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिणामांपर्यंत ह्या संकटाने जगभरातील लोकांना वाईटरित्या प्रभावित केले आहे. तर या आजच्या चर्चासत्रात आपण बघणार आहोत की ह्या मानवी ह्या करोना virus मुळे आपल्या मानवी जीवनावर करोना virus संकटाचे काय परिणाम झालेले आहेत. ह्यासाठीच्या रोगाचा सर्वात दृष्यमान आणि तात्काळ परिणाम हा प्रामुख्याने लोकांच्या आरोग्यावर झालेला आहे. कोविड nineteen हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक रोग आहे आणि त्यांने जगभरात लाखो लोकांना संक्रमित केलेले आहे. परिणामी लाखो मृत्यू झाले आहेत. ह्या लोकांना ह्या लोकांना विषाणूची लागण झाली आहे त्यांना सौम्य ते गंभीर अशी अनेक लक्षणे दिसून आली आणि काहींना जिवंत राहण्यासाठी hospitalisation गहण कां काळजी अगदी यांत्रिक वायुविजन म्हणजेच oxygen चा पुरवठा आवश्यक झाला आहे. ह्यासाथीच्या आजाराचा मानसिक आरोग्यावर फार वाईट परिणाम झाला आहे. ह्या विषणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले अलगाव आणि सामाजिक अंतर ह्या उपायांमुळे लोकांचे सामाजिक जीवन विस्कळीत झाले आहे. ज्यामुळे एकाकीपाणा, चिंता आणि नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. ह्या परिस्थितीची अनिश्चितता आहे त्यामुळे तणावाची पातळी देखील वाढली आहे. ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झालेले आहेत आणि अजूनही होत आहेत. तर आपण बघूया आता संविस्तररित्या तर ह्या संकटाचे मानवी जीवनावर काय परिणाम झाले. ह्या साथीच्या रोगाचा आर्थिक परिणाम अतिशय गंभीर झाला आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या आणि व्यवसाय बंद झाले आहेत. सरकारांनी संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबवल्या आहेत जस की प्रोत्साहन package, बेरोजगारी फायदे परंतु व्यापक आर्थिक अडचणींना रोखण्यासाठी ते पुरेसे ठरलेले नाहीत. ह्यासाथीच्या रोगाने विद्यमान, सामाजिक आणि आर्थिक असमानता देखील अधोरेखित केली आहे. ज्यामध्ये उपेक्षित समुदाय आणि कमी उत्पन्न मिळवणाऱ्यांना ह्या संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश नसल्यामुळे ह्या गटांमध्ये मृत्यूची संख्या विषम झाली आहे. ह्या प्रभावांव्यतिरिक्त ह्या साथीच्या रोगाचा शिक्षण, प्रवास आणि पर्यावरणावर देखील वाईट परिणाम झाला आहे. शाळा बंद झाल्यामुळे आणि दुरास्त शिक्षणामुळे जगाभरातील लाखों विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळित झाले आहे तर प्रवासातील निर्बंधामूळे पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम झाला आहे. आता काही प्रमाणात ही परिस्थिति सुधारली असली तरी त्याचे अजूनही दूरगामी परिणाम आपण भोगत आहोत. lockdown आणि कमी झालेल्या आर्थिक क्रियाकलापांचा पर्यावरणावर पर्यावरणावर मात्र सकारात्मक परिणाम झाला. प्रदूषणाची पातळी त्या दरम्यान फार कमी झाली होती आणि काही भागात हवेची गुणवत्ता सुधारली होती. तर असा थोडाफार फायदा आपण म्हणू शकतो की ह्या साथीच्या रोगामूळे झाला. परंतु नुकसान फार जास्त आहे. शेवटी कोविड nineteen ह्या महामारीचा मानवी जीवनावर अनेक प्रकारे खोलवर परिणाम झालेला आहे. आरोग्यापासून ते सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिणामांपर्यंत ह्या संकटाने जगभरातील लोकांना प्रभावित केले आहे. जसजसे आपण साथीच्या रोगावर नेवीगेट करणे सुरू ठेवतो तसतसे ह्या संकटातील धडे शिकणे आणि अधिक लवचिक आणि न्याय्यजग निर्माण करण्याच्या दृष्टीने किंवा दिशेने कार्य करणे आवश्यक आहे. करोना virus हा साथीचा रोग सर्व देशभर किंवा सर्व खंडभर म्हटला तरी चालेल किंवा जगभर म्हटला तरी चालेल ज्याला कोविड nineteen असे देखील म्हटले जाते त्याचा जगभरातील मानवी जीवनावर अतिशय खोलवर परिणाम झाला आहे. virus वेगाने पसरला आहे. पसरला होता त्यावेळेस आणि आजही अजूनही आपल्यातून तो पूर्णपणे गेलेला नाही ज्यामुळे जगभरातील आरोग्य संकट उद्धभवले आहे. ज्याचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावर नाही तर मानसिक आरोग्य, सामाजिक संवाद आणि अर्थव्यवस्थेवर देखील फार झालेला आहे. ह्या साथीच्या रोगाचा सर्वात स्पष्ट आणि तात्काळ परिणाम म्हणजे मानवी जीवनाचे लक्षणीय झालेले नुकसान. दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपर्यंत जगभरात लाखों लोकांनी ह्या विषाणूमुळे आपला जीव गमावला आहे. ह्या साथीच्या रोगाने आरोग्यसेवा प्रणाली आणि वैद्यकीय व्यायसिकांवर देखील महत्वपूर्ण ताण आलेला आहे जे संक्रमित झालेल्यांचे व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. ह्यासाथीच्या आजाराचा मानसिक आरोग्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे.

चिंता आणि नैराश्याच्या भावना वाढल्या आहेत. साथीच्या रोगाने कौटुंबिक आणि सामुदायिक network सह पारंपारिक समर्थन प्रणाली देखील विस्कळीत झाले आहे. ज्यामुळे एकाकीपणाची आणि वियोगाची भावना निर्माण झाली आहे. वैयक्तिक आरोग्यावरील परिणामाव्यतिरिक्त ह्या साथीच्या रोगाचा स्थानिक आणि जागतिक स्तरावर देखील

अजूनही परिस्थिति फारशी समाधानकारक नाही आणि समुदायाच्या सहभागासाठी मर्यादित संधी आहे. हे विशेषत मुलांसाठी फार आव्हानात्मक ठरले आहे. ह्यांनी पारंपरिक शालेय शिक्षण आणि अतिरिक्त क्रिया कलाप गमावले आहेत आणि वृद्धांसाठी जे कुटुंब आणि मित्रांसाठी मित्रांपासून वेगळे असू शकतात त्यांना ह्याचा फार वाईट प्रकारे सामना करावा लागला. सारांश

रोग मानवी जीवनावर याचे फार खोलवर परिणाम झाले आहेत. आरोग्य, मानसिक आरोग्य, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परस्पर संवादावर त्याचे परिणाम पुढील बरेच वर्षपर्यंत जाणवत राहतील. कारण व्यक्ति समुदाय आणि देश या जागतिक संकटानंतर पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीसाठी कार्य करतात. दोन हजार एकोणीसच्या उत्तर्रार्धात सुरु झालेला आणि जगभरात सप झपाट्याने पसरलेला हा महामारीचा रोग मानवी जीवनावर खोलवर परिणाम करून गेला आहे. ह्या संकटाने आपले शारीरिक, मानसिक आरोग्य सामाजिक संवाद, अर्थव्यवस्था, शिक्षण यासह आपल्या प्रत्येक, जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम हा वाईट रित्या झालेला आहे. ह्या साथीच्या रोगाचा सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे सार्वजनिक आरोग्यावर झालेला परिणाम. कोविड nineteen हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे.

ज्यामध्ये lockdown, सामाजिक अंतर, मुखवटा आदेश आणि अलीकडच्या काळामध्ये लसीकरण ह्यांचा समावेश आहे. ह्या उपायांचा आपल्या दैनंदिक जीवनावर चांगला परिणाम झाला आहे. कारण आपल्याला काम करण्याचा आणि खरेदी करण्याच्या आणि इतरांशी संवाद साधण्याच्या नवीन पद्धतीशी जुळवून घे घ्यावे लागत आहे. तर असा या साथीच्या रोगाचा आर्थिक परीणाम देखील लक्षणीय आहे. ह्या साथीच्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान झाले. आर्थिक मंदीमुळे अनेक व्यवसायांनी त्यांचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत. जगभरातील लोकां सरकारांनी संकटाचा प्रभाव करण्यासाठी विविध आर्थिक प्रोत्साहन उपाय लागू केले आहेत. परंतु अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम हे निश्चितच होणार आहेत. या महामारीचा शिक्षणावर देखील वाईट परिणाम झाला. शाळा आणि विद्यापीठांना online शिक्षणाशी झपाट्याने झुळवून घ्यावे लागले ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालाकांसाठी महात्वव्पूर्ण आवाहने निर्माण झाली होती. पारंपारिक शिक्षण वातावरणातील व्यत्यायाचा मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावरहि खोल वर परिणाम झालेला आहे. तर ह्या कोविद nineteen साथीच्या रोगाचा

प्राणघातक असू शकतो विशेषत वृद्धांसाठी आणि ज्यांना आरोग्याची समस्या आहे त्यांच्यासाठी. तर जगभरातील सरकारनी विषाणूचा प्रसार कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सामाजिक अंतर, मुखवटा आदेश ह्या अनेक उपायजना अमलात आणलेल्या आहेत. ह्या साथीच्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान झाले. ह्या समा ह्या